कोणती कोणती? नारळ, भात, आंबा, आणि भाजीपाळा ही आणि काजू ही पिके घेतली जातात. त्यानंतर मित्रांनो, कोकण किनारपट्टीतील गाळाची मृदा पाहिली. आता लाल रेताड मृदा बघायची आहे. आता लाल रेताड मृदा जी आहे ती आपल्याला कुठे दि सापडते मित्रांनो? हे जे कोकण किनारपट्टी आहे त्याच्या पश्चिमेकडे, म्हणजेच काय? तर, जे आपण sorry पूर्वेकडे, म्हणजे काय? तर आपण जे रत्नागिरी, ठाणे, पालघर

अह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतच, अह सिंधुदुर्ग नाही येणार. रत्नागिरी येणार फक्त. पालघर, ठाणे, रत्नागिरी यांत आणि रायगड यांच्या पूर्व भागामध्ये आपल्याला काय सापडते? लाल रेताड मृदा सापडते. तर मित्रांनो, लाल रेताड मृदा जी आहे, तर ही कशापासून तयार झालेली आहे? तर ती basalt खडकापासून तयार झालेली आहे. कशापासून तयार झालेली आहे? basalt खडकापासून तयार झालेली आहे. मित्रांनो, ही लाल रेताड मृदा आपल्याला तिथे सापडते, शिवाय इकडेही सापडते. इकडे कुठे? तर आपण जो गडचिरोली, गो sorry गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग बघतो, इथे आणि हे जे वरचे जे जिल्हे आहेत त्यांच्या खालच्या दक्षिणेकडील भागामध्ये आपल्याला ही मृदा सापडते. मित्रांनो, basalt खडकापाससून याची निर्मिती होते आणि या मृदेमध्ये बाजरी, नाचणी आणि तत्सम पिके घेतली जातात, बाजरी, नाचणी, तत्सम पिके या मृदेमध्ये घेतली जातात. तसेच मित्रांनो, या मृदेमध्ये

अधिक असते. शिवाय मित्रांनो, ही जी मृदा आहे ती कठीण आणि कमी सुपीक असते, ही मृदा कशी असते? कठीण असते आणि कमी सुपीक असते. तर मित्रांनो, लाल रेताड मृदा पाहिली. आता आपल्याला ईशान्येकडील जी गाळाची मृदा आहे, ती बघायची आहे. आता ईशान्येकडील जी गाळाची मृदा आहे मित्रांनो, ती कशापासून तयार होते? तर ती सूक्ष्म मातीच्या संचयनाने तयार होते. कशाने तयार होते? सूक्ष्म मातीच्या संचयाने तयार होते. आता तिथे आपण पाहिलं, तर ईशान्येकडे कोणत्या नद्या आहे? वैनगंगा नदीचे खोरे आहे. तर मित्रांनो, या खोरे या वैनगंगा नदीपासून जो गाळ वाहून आणला जातो, तो सूक्ष्म माती जी असते त्याच्या संचयनाने काय होते? ही मृदा तयार होते. आणि याचे जे कण असतात, ते कसे असतात? घट्ट असतात. आणि ते कण घट्ट असल्यामुळेच काय होतं? तर यामध्ये पाणी साचून राहते. या मृदेमध्ये पाणी साचून राहते. आणि मित्रांनो, ही मृदामध्ये पाणी साचून राहते म्हणजेच काय मृदा काय असणार? सुपीक असणार. तर ही मृदा सुपीक असते. आणि यामध्ये ऊस, भात, ज्वारी, बाजरी, कापूस ही पिके घेतली जातात. कोणती? ऊस, भात, ज्वारी, बाजरी, कापूस ही पिके घेतली जातात. मित्रांनो, हा महत्त्वाचा पाठ आहे. यावर प्रश्न विचारले जातील. आणि त्याची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे. आपण जेवढं point इथे cover करतोय मृदेविषयी, त्या सर्वांवरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर मित्रांनो, लाल रेताड मृदा झाली, ईशान्येकडील मृदा झाली. आता आपल्याला जी जांभी मृदा आहे, ती बघायची आहे. तर मित्रांनो, ही जी जांभी मृदा आहे, तुम्हाला जांभा खडक तर सगळ्यांना माहिती असतो. जांभी मृदा जी आहे मित्रांनो, ती जांभा खडकापासून तयार होते आणि जांभी मृदा कुठे आहे? तर उष्ण व आर्द्र हवामानात आपल्याला ती आढळते. कुठे आढळते? उष्ण व आर्द्र हवामानात आपल्याला जांभी मृदा आढळते. तसेच मित्रांनो, या जांभी मृदेमध्ये कमी सेंद्रिय द्रव्ये असतात. त्यामध्ये सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कसे असते? कमी असते. आणि यामध्ये आपल्याला कोणकोणती खनिज द्रव्ये सापडतात? तर त्यामध्ये आपल्याला aluminum लोह, manganese, oxide titanium ही दर घटके आपल्याला त्यामध्ये सापडतात. कोणकोणती? aluminum लोह, manganese, oxide आणि titanium मित्रांनो, यामध्ये पोटॅश आणि चुना नसतो, पोटॅश, चुना यामध्ये absent असतो. कशामध्ये? जांभ्या मृदेमध्ये. त्यानंतर मित्रांनो, जांभ्या मृदेमध्ये कोणती पिके घेतली जातात? तर जांभ्या मृदेमध्ये भात, भुईमूग आणि फळांची पिके घेतली जातात. कोणती पिके? भात, भुईमूग आणि फळांची पिके घेतली जातात. मित्रांनो, जांभी मृदा पाहिली. त्यानंतर नद्यांच्या खोऱ्यातील जी गाळाची मृदा आहे, हा प्रदेश, हा, हा, जे नद्यांचे खोरे आहेत, गोदावरी नदी, तापी नदी, कृष्णा नदी, भीमा नदी तर या नद्यांच्या खोऱ्यातील जी मृदा आहे, ती गाळाची मृदा जी आहे, त्याविषयी आपण बघूया.

तेव्हा त्या गाळासोबतच माती आणि त्यात सूक्ष्म रेती यांचादेखील समावेश असतो.

मित्रांनो, नदीत खोलवर या गाळाचे काय असतात? थर साचलेले असतात, नदीमध्ये खोलपर्यंत काय असतात? गाळाचे थर साचलेले असतात. आणि ही जी नद्यांच्या खोऱ्यातील जी गाळाची मृदा आहे, तिचा रंग कोणता आहे? तर तिचा रंग हा काळा असतो. मित्रांनो, या मृदेमध्ये सेंद्रिय घटक जे आहेत, ते मोठ्या प्रमाणावरती असतात. या मृदेत सेंद्रिय घटक कसे असतात? मोठ्या प्रमाणावरती असतात. आणि ही मृदा म्हणूनच सुपीक असते, ही मृदा कशी असते? सुपीक असते. आणि या मृदेमध्ये मित्रांनो, ऊस, गहू, ज्वारी आणि भाजीपाला ही पिके घेतली जातात. ऊस, गहू,

काळी रेगूर मृदा. आता उर्वरित जो भाग आहे, तर त्या सर्व भागामध्ये आपल्याला कोणती मृदा सापडते? काळी रेगूर मृदा सापडते. तर ही काळी रेगूर मृदा आता आपल्याला बघायची आहे. तर मित्रांनो, सर्वानाच माहिती आहे, काळी रेगूर मृदा ही कशामुळे तयार झालेली आहे? लाव्हारसामुळे, लाव्हाच्या संचयनाने ही मृदा तयार झालेली आहे. मित्रांनो, या काळ्या रेगूर मृदेमध्ये सेंद्रिय द्रव्ये जे असतात, ते मोठ्या प्रमाणावरती असतात. या काळ्या रेगूर मृदेत सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण अधिक आहे. आणि या मृदेमध्ये magnesium, carbonate, calcium ही खनिज द्रव्ये असतात, magnesium, carbonate आणि calcium ही खनिज द्रव्ये यात असतात. तसेच मित्रांनो, ही जी मृदा आहे, ती उन्हाळ्यामध्ये टणक होते. आणि उन्हाळ्यात टणक झाली की काय होतं? या मृदेला भेगा पडतात, या मृदेला काय होतात? भेगा पडतात. आणि मित्रांनो, या मृदेमध्ये कोणती पिके घेतली जातात? तर या मु मृदेत कापूस, सगळ्यांना माहित आहे कापसाची काळी मृदा म्हटलं जातं. तर या मृदेमध्ये

जातात. कोणती? कापूस, ज्वारी, तूर, मूग आणि ऊस आणि बाजरी ही पिके घेतली जातात. तर मित्रांनो, आपण मृदेचे महाराष्ट्रात जेवढे प्रकार आढळतात किंवा मृदा जी आहे, त्याविषयी आपण जाणून घेतलेलं आहे. कोणती मृदा पाहिली आपण? लाल रेताड मृदा पाहिली, ईशान्येकडील गाळाची मृदा पाहिली, नद्यांच्या खोऱ्यातील गाळाची मृदा पाहिली, काळी रेगूर मृदा पाहिली, तसेच कोकण किनारपट्टीतील गाळाची मृदा देखील पाहिली, आणि जांभी मृदा

मित्रांनो, आपण मृदा पाहिली. आता आपल्याला महाराष्ट्रातील वने बघायची आहेत. तर बघूया मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कोणकोणती वने सापडतात?

तर मित्रांनो, उष्ण कटिबंधीय सदाहरित वने जी आहेत, ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या प्रदेशामध्ये सापडतात. आणि मित्रांनो, या प्रदेशाचे पर्जन्य कसे असते? तर तिथले पर्जन्य हे दोनशे सेंटिमीटरपेक्षा कसे आहे? जास्त आहे. शिवाय मित्रांनो, हा जो भाग आहे, सावंतवाडीचा हा जो भाग जिथे उष्ण कटिबंधीय सदाहरित वने सापडतात, तर तो भाग मित्रांनो, जांभा मृदेचा भाग आहे. तसेच मित्रांनो, या वनांची उंची जी असेल, किंवा इथल्या वृक्षांची उंची आहे, ती किती आहे? चाळीस ते साठ मीटर एवढी आहे. मित्रांनो, या वनांची किंवा या वनांमध्ये जे वृक्ष आढळतात, तर त्यांचे उदाहरणे कोणती आहेत? तर नाग, चंपा, पांढरा, सिडार, फणस, कासवी, जांभूळ आणि अधूनमधून तिथे बांबू आणि कळक ही देखील वृक्ष आपल्याला आढळतात. हा जो भाग आहे तो कोणता भाग आहे लाल highlight केलाय, तो उष्ण कटिबंधीय सदाहरित वनांचा भाग आहे. त्यानंतर मित्रांनो, निमसदाहरित वने. तर निमसदाहरित वने हा जो भाग आहे, हा काय आहे? निमसदाहरित वनांचा भाग आहे. तर मित्रांनो, हे कुठे सापडतं? आंबोली, लोणावळा, इगतपुरी, सह्याद्रीचा जो पश्चिम भाग आहे, सह्याद्रीच्या पश्चिम भागामध्ये आपल्याला निमसदाहरित वने पाहायला मिळतात. कुठला? इस इथे सह्याद्री आहे, तर इथे पश्चिमेला. तर मित्रांनो, तिथलं पर्जन्य कसं आहे? ते दोनशे से. मी. पेक्षा कमी आहे. म्हणजे इथल्यापेक्षा कसं आहे? पर्जन्य कमी आहे.

किंडल, नाना, रानफणस, कदंब, शिसम व बिबळा ही इथली उदाहरणे

तसेच विदर्भातील जो डोंगराळ भाग आहे, इथे आपल्याला पाहायला मिळतात. कुठे? सातपुडा, अजिंठा डोंगर आणि विदर्भातील डोंगराळ भागामध्ये शुष्क पानझडी वने आढळतात.

तसेच मित्रांनो, या वनांची उदाहरणे कोणती आहेत? तर इथे सागवान, धावडा, शिसम, तेंदू,

या वनस्पती आढळतात. सागवान, धावडा, शिसम, तेंदू, पळस या वनस्पती इथे आढळतात. त्यानंतर मित्रांनो, शुष्क पानझडी वने पाहिली. उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने जी आहेत, ती कोणती आहेत? तर हा एवढा प्रदेश कोणता आहे? उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वनांचा प्रदेश आहे. मित्रांनो, ही जी वने आहेत, ती सह्याद्री पर्वतावरती सापडतात. इथे सह्याद्री आहे. तर सह्याद्री पर्वतावरती उ उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने सापडतात. तसेच महाबळेश्वर, माथेरान, त्यानंतर पाचगणी, भीमाशंकर, गाविलगड टेकड्या इथे आपल्याला ही उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने सापडतात. मित्रांनो, इथलं पर्जन्य जे आहे, ते कसं आहे? अडीचशे से. मी. पेक्षा कसं आहे? जास्त आहे. अडीचशे से. मी. पेक्षा इथलं पर्जन्य जास्त आहे. आणि इथली उदाहरणे कोणती आहेत? जांभळा, अंजन, हिरडा, आंबा, बेहडा आणि कार्वी ही इथली वनस्पतींची उदाहरणे आहेत. यानंतर मित्रांनो येतो, उष्ण कटिबंधीय काटेरी वने. आता उष्ण कटिबंधीय काटेरी वने कोणती आहेत? हा जो पूर्ण तुम्हाला space दिसतोय, तर तिथे कोणती आहेत? उष्ण कटिबंधीय काटेरी वने आहेत. मित्रांनो, ही मध्य महाराष्ट्रात आणि जिथे कमी उंचीचे पठार आहेत, तसेच मराठवाडा आणि जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये आपल्याला उष्ण कटिबंधीय काटेरी वने आढळतात. त्यानंतर मित्रांनो, इथलं जे पर्जन्य आहे उष्ण कटिबंधीय काटेरी वनांचं, ते चाळीस से. मी. पेक्षा कसं आहे? कमी आहे. चाळीस से. मी. पेक्षा ते कमी आहे. आणि मित्रांनो, याची उदाहरणे कोणती आहे उष्ण कटिबंधीय काटेरी वनांची? तर ती बाभूळ, खेर आणि हिवर. बाभूळ, खेर आणि हिवर ही उष्ण कटिबंधीय काटेरी वनांतील वनस्पती आहे. त्यानंतर मित्रांनो, शेवटचं राहिलं ते म्हणजे उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वने. आर्द्र पानझडी वने जी आहेत, त्यांनाच अल्लापल्ली वने असंदेखील म्हंटल जातं. काय म्हंटल जातं? अल्लापल्ली वने असं म्हंटल जातं. हे कुठे आढळतात? तर चंद्रपूर, गडचिरोळी, नवेगाव टेकड्या, भंडारा, गोंदिया, गाविलगड टेकल्या टेकड्या तसेच मित्रांनो, जो कोकणातील ठाणे, पालघरचा भाग आहे इथला, ठाणे, पालघर तर इथेदेखील आढळतात. आणि जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, शिवाय जे आपल्या डोंगर रांगा आहेत, सातमाळा, अजिंठा, शंभू महादेव, बालाघाट तर इथेदेखील आपल्याला

मित्रांनो, इथलं पर्जन्य जे आहे, ते एकशे वीस सेंटीमीटर ते एकशे साठ सेंटीमीटर पर्यंत आहे. कुठलं? उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वनांच्या प्रदेशामध्ये. तसेच मित्रांनो, या वनांची उंची जी आहे, ती तीस ते चाळीस मीटर एवढी आहे. किती आहे? तीस ते चाळीस मीटर एवढी त्यांची उंची आहे. आणि याची उदाहरणे कोणती आहेत? तर याची उदाहरणे आहेत, सागवान, हिरडा, नंतर लेंडी, रुळकिंदळ, बिबला, कुसुम, आवळा आणि शिसम ही उदाहरणे या वनस्पतींची

तर मित्रांनो, आपण जी महत्त्वाची वने हो म वने होती, आणि त्यांची उदाहरणे आहेत, ती आपण पाहिली आहेत. यावर तुम्हाला प्रश्न ती वने कोणत्या प्रदेशात सापडतात आणि तिथे कोणत्या उदाहरणेत त्यांची कोणती वनस्पती आहेत, जी उदाहरणे आहेत ते आपल्याला विचारलं जातं. तर ती उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे. तर मित्रांनो आता आपल्याला ऊर्जा साधनांचा अभ्यास करायचा आहे. तर यामधल्या ज्या ऊर्जा आहेत, त्या आपल्याला कुठे, कोणत्या प्रमाणात सापडते किंवा त्यांचे केंद्र कुठं आहे ते सर्व आपल्याला यामध्ये बघायचं आहे. तर मित्रांनो आपण एकएक करून पारंपारिक आणि अपारंपारिक दोन्ही ऊर्जासाधने आपण इथे बघणार आहोत. तर सुरुवातीला मित्रांनो आपण जलविद्युत बघूया. तर जलविद्युत जे आहे मित्रांनो, तर ते कशापासून तयार केलं जातं? नदी, तळी, सरोवरे यांचं जे वाहतं पाणी असतं, या वाहत्या पाण्यापासून विद्युतनिर्मिती केली जाते, विजेची निर्मिती केली जाते. आणि ह्यालाच काय म्हणतात? जलविद्युत म्हणतात. मित्रांनो, रायगड, कोल्हापूर, अहमदनगर, हिंगोली, औरंगाबाद, पुणे, सातारा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये जलविद्युत केंद्रे आहेत. कुठे-कुठे? रायगड, कोल्हापूर, नगर, हिंगोली, औरंगाबाद, पुणे, सातारा आणि नागपूर आता तुम्हाला यावर प्रश्न तर विचारले जातीलच. पण मित्रांनो, या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किंवा कोणत्या ठिकाणी ते जलविद्युत केंद्रे आहेत, यावर प्रश्न विचारले जातात. तर आपण ते बघूया मित्रांनो,

ते पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. राज्यातील पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र कोणते आहे? रायगड जिल्ह्यातील खोपोली हे आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढे आपण पाहिलं तर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिल्लारी तालुक्यामध्ये काय आहे? जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. कोल्हापूरमधील तिल्लारी. तर हे प्रकल्प आहे, तिल्लारी प्रकल्प. त्यानंतर मित्रांनो, नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात आहे. कुठे? अकोले तालुक्यात. तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये पाहिलं, तर तिथे येलदरी इथे आहे. कुठे? येलदरीमध्ये आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढे औरंगाबाद जिल्ह्यात पाहिलं, तर औरंगाबादमध्ये जायकवाडी प्रकल्प सगळ्यांना माहिती आहे. तर नाथसागर हा जो तिथला जलाशय आहे, इथे जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये मावळ ताळुक्यामध्ये कोयना धरणा कोय sorry पवना न धरणावरती जलविद्युत प्रकल्प आहे.

पेंच येथे, आपण पेंच राष्ट्रीय उद्यान पण पाहिलं होतं. तर, पेंच येथे काय आहे मित्रांनो? जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. त्यानंतर मित्रांनो, विचार केला जलविद्युत चा, तर राज्यातील, आपल्या महाराष्ट्र राज्यातील ही पूर्ण ऊर्जा निर्मिती आहे. तर या ऊर्जा निर्मितीमध्ये जलविद्युत निर्मितीचा वाटा किती आहे? म्हणजे सर्व ऊर्जा निर्मितीच्या हेच्यामध्ये जलविद्युतचा वाटा हा चार point सत्तावन्न टक्के एवढा आहे. किती आहे? चार point सत्तावन्न टक्के.

थरामध्ये आपल्याला आढळते. कुठे आढळते? वालुकाष्म आणि चुनखडकांच्या

ठाण्याच्या इथलं उरण आणि मुंबई हाय हे जे क्षेत्र आहे, इथे आपल्याला काय सापडतं? खनिज तेल सापडते. आणि मित्रांनो, इथेन आणि प्रोपेनवरती प्रक्रिया करून त्यापासून काय तयार केलं जातं? तर इथिलिन तयार केलं जातं. इथेन आणि प्रोपेनवरती प्रक्रिया करून इथिलिन तयार केलं जातं. त्यानंतर मित्रांनो, पुढे बघायचं झालं, तर औष्णिक विद्युत जी आहे, तर ही ऊर्जा औष्णिक विद्युत. तर औष्णिक विद्युतमध्ये काय केलं जातं मित्रांनो? दगडी कोळसा आणि खनिज तेल यापासून औष्णिक विद्युतची निर्मिती केली जाते. कशापासून? दगडी कोळसा आणि खनिज तेलापासून. नंतर मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये, बीड, तसेच नागपूर, ठाणे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रे आहेत. आता ही केंद्रेपण कुठे कुठे आहे त्या जिल्ह्यात? हे महत्त्वाचं आहे. तर ते बघूया आपण. इथे जर पाहिलं, मीत्र हो नमस्कार मी लीलाधर खंडू मराठे राहणार उमर वि खुर्डे तालुका जिल्हा नंदुरबार तर शेतकरी पुत्र मी आहे आणि शेतकरी पुत्र असल्याचा गर्व सुद्धा आहे तर मला नवीन सांगायची गरज नाही माझा आजचा topic असा आहे कि नेमका agriculture product means काय तर agriculture product means म्हणजे आपल्या ज्या काही कृषी विभागातून किंवा कृषी खात्यातून कृषी क्षेत्रातून ज्याही काही आपल्याला उत्पादन मिळतात त्या उत्पादनाच्या वर काही तरी प्रक्रिया होते त्या प्रक्रियेपासून काही तरी आपल्याला suitable असा product तयार होतो आणि जो product आपण जनसेवेसाठी आरोग्यसेवेसाठी वापरतो तर अश्याच वस्तूला अश्या product ला agriculture product असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो agreeculture product is selling तर माझां मुद्धा agriculture product is selling करणं आहे कारण agriculture product जर का पाहायला गेलं तर agriculture related अनेक विषय आहेत मग त्यातला कृषी farm खत वितरणाचा व्यवसाय असेल गांडूळ खत असेल सेंद्रिय खत असेल मश्रूम शेत असेल बियाणी उत्पनाचा विषय असेल त्याच्या नंतर दुग्ध व्यवसायाचा विषय असेल असे अनेक विषय आहेत कि जे कृषी क्षेत्राशी निगडित आहेत खत वितरणाच्या व्यवसाय विषयी जाणून घेऊया कारण तो एक agriculture product आहे कि जो agriculture process ला खूप अं फायदा देणारा आहे नेमका खत वितरण व्यवसाय हा काय आपण त्या बद्दल जाणून घेऊया तर खत वितरण हा एक स्थिर व्यवसाय आहे जो फिकट होण्याची चिन्ह कधीच दिसत नाही किंवा मुख्यत्वे जागतिक लोकसंख्येच्या वाढीमुळे

अन्न औद्योगिक वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या पिकांचे उत्पादन सुधारण्यासाठी खतांचा मोठ्या प्रमाणात केला जातो जर आपण लोकांना मातीशी काम करण्यात मदत करून नफा मिळवण्याची कल्पना आवडत असेल तर आपण खत उद्योगाचा एक भाग बनवण्याचा आनंद नक्कीच घेतला पाहिजे अं व्यवसाय योजना त्याच्यातील अशी असते कि आपल्या खत वितरण व्यवसायासाठी व्यवसाय योजना आपण तयार केली पाहिजे जी कि एक चांगली असली पाहिजे एक चान्गली लेखी योजना आपण आपल्या गुंतवणूकदाराना पटवून देण्यात मदत करते अं त्याच बरोबर आपल्याला एक विशिष्ट योजना तयार करण्यात मदत करते परत रासायनिक किंवा सेंद्रिय खत किंवा दोन्ही सारख्या आपल्या वितरण व्यवसायसाठी आपण कोणत्या प्रकारचा खत निवडायचे आहे आपण coverage करू इच्छित भौगोलिक प्रदेश कोणता असेल प्रस्थापित वित्रकाशी आपण कादशी स्पाइध करणार आहेत या सगळ्या गोष्टीचा आपण त्या ठिकाणी उल्लेख केला पाहिजेत अं त्याच्या नंतर आपण अं एक दुग्ध व्यवसाय म्हणून हि खूप मोठा विषय आहे किंवा पशु धन खाद्य उत्पादन हि आहेत कृषी धन किंवा आपण पशु धन खाद्य उतपादनाबद्दल आपण जाणून घेऊयात तर पशु धन खाद्य उत्पादनामदे गुरांच्या चाऱ्यामध्ये विविध प्रकारचे चारा समाविष्ट असतात जस कि गवत आहे शेंगा आहेत सिलेज आहेत जे मुख्यतः सोया धान्य आणि इतर घटकांसह दुग्ध जनावरांचे खाद्य म्हणून वापरले जाते मग गुरांच्या चारा उत्पदानच्या जास्तीत जास्त वाटा भारताच्या दक्षिण कडील भागांकडे आहे तर पशु खाद्य उत्पादन व्यवसाय फायदेशीर आहे तर नेमकं पशु खाद्य हे पशु पालण्यादरम्यान घरगुती जनावराद्वारे खाल्लेलं अन्न पदार्थ असते अं व्यावसायिक पशु पालनाचे यश सतत उत्तम दर्जाच्या पौष्टीक फीड पुरवठयावर अवलंबून असते अं एक लहान प्रमाणात आधार म्हणून पशु खाद्य व्यवसाय कसा सुरु करू याचा विचार करत असाल तर काळजी करण्या सारखं काही नसत आपण आधी start up करणं महत्वाचं आहे त्या नंतर

या सगळ्यांचा आपण budgetory अभ्यास करून या ठिकाणी आपण पुढं गेले पाहिजेत अं त्याच बरोबर सगळ्यात महत्वाचा प्रश्न पशु खाद्य उत्पादन व्यवसाय किती फायदेशीर असतो तर कुक्कुट पालन आणि गुरांना पशु खाद्याचा मोठा भाग हा एक आहे भारताच्या दक्षिणेकडील भागांमध्ये पशु खाद्य उतपादन आणि वापराचा जास्तीत जास्त वाटा आहे तर पशु खाद्य उत्पादन हा खूप फायदेशीर असतो अ त्या नंतर आपण agriculture product selling मध्ये आपण जर का पाहिलं तर बियानी उत्पादनाचा व्यवसाय सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा व्यवसाय आहे अं कि ज्यात सेंद्रिय अन्नाकडे वाढणारा कल असतो लोकांची स्वयंपाक वर बात असणं आवडत किंवा कृषी उद्योग बियानि उत्पादन खर्चात कपात करण्यासाठी त्या बियाणी out sourcing असणं गरजेचं असत अं नेमकं हा व्यवसाय अन्न आणि आरोग्याशी अप्रत्यक्षरीत्या संबंधित बियाण्याच्या संबन्धित असतो म्हणून प्रमाणपत्र देणं आवश्यक असत

त्यांच्या नंतरच खरेदी करतात तर हा हि एक खूप benefitial असा व्यवसाय आहे अं त्या नंतर आपण एक आपण जर एक पाहिलं तर एक big mastry म्हणून एक खूप छान योजना आहे जी आपल्याला आपल्या कृषी व्यवसायामध्ये किंवा कृषी products च्या अं selling मध्ये खूप चांगल्या प्रकारचा मदत जी काही आहे ते करते अं तर त्या ठिकाणी दुसरं मला एक असं सांगायचं होत कि आता आपण दुग्ध व्यवसाय पहिला त्या नंतर आपण कृषी farm पहिला त्याच्या नंतर खत वितरण पहिला आणि त्याच्या नंतर बियानि उत्पादन पाहिलं तर याच्या हि व्यतिरिक्त आपल्याला अनेक अनेक एकूणे फायदे त्या ठिकाणी असतात कि या प्रकारे आपण औषधी वनस्पती आहेत medicinal plant आहेत अं आणखी सूर्यफुलंची शेती आहेत, गुलाबाची शेती आहेत फळाफुलांची शेती आहेत असे अनेक प्रकारची शेती आहेत ती selling मध्ये खूप महत्वाची आहे आपण सूर्यफूल शेती बद्दल जाणून घेऊयात कि नेमकी सूर्यफूल शेती काय आहे की सूर्यफूल एक भाषिक वनस्पती आहे ज्याचा आकार dazy सारख्या मोठ्या फुलांचा चेहरा आहे heliuos sury आणि anthol flower या ग्रीक शब्दातून त्याचे वैज्ञानिक नाव आलाय

तुळस आहे अं धन आहे कडीपत्ता आहे पुदिना आहे मोहरी आहे असे अनेकसे medicinal plants आहेत ते शेतीच्या माध्यमातून आपल्याला हे मिळत असतात आणि हे medicinal plants आपल्या आरोग्य system वर किंवा आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा impact घडून आणतात आपण ज्या प्रकारे पाहतो सध्याच्या धकाधकीच्या जीवनात medicine ह्या खूप मोठा vital role निभावतात आपण म्हणू शकतो कि आपल्या medicinal plants ह्या एका प्रकारच्या संजीवनी च जणू काही आहेत medicinal plants मध्ये आपल्याला एक नव्या प्रकारचं आयुष्य मिळत आणि त्याच मुळे आपण यांच्या कडे agriculture product selling कश्या प्रकारे वाढवता येईल याना कश्या प्रकारे आपण मोठी जागतिक बाजार पेठ उपलब्ध करून देऊ शकतो याच्या कडे आपण लक्ष देणं गरजेच आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक मोठी जागतिक बाजारपेट निर्माण करणं पेठ उपलब्ध करून देऊ शकतो शेती विषयक उत्पादनासाठी खूप महत्वाचा विषय so thank you Hi कोमल! Hi वैष्णवी! काय करते? अग Reels बघत बसले होते Insta वर.

अग तुला माहित आहे का? मोबाइलच्या अति वापरामुळे डोळे खराब होतात, डोळ्याला हानी होते. मोबाइलची किरणे सतत डोळयांवर पडल्यामुळे डोळयाच्या समस्या वाढू शकतात.

हो ग, माझ्या पण डोळ्याला खूप त्रास व्हयला लागलाय बघ, माझ्या चष्म्याचा नंबर दिवसेंदिवस वाढत चाललय बघ तरी पण मी Reels बघते आता मला Reels बघणं कमी करावं लागेल बघ आता खूपच Reels बघते ना मी त्यामुळेच माझ्या डोळ्याचा नंबर वाढत चाललंय.

अग मी करते पण Limit मध्ये बघते. जास्त नाही बघत आणि आजकाल तुला माहतीये कि लहान लहान लेकरं पण Insta बघतात, reels बनवतात आणि जास्तीत जास्त मोबाईल use करतात.